आपले स्वागत
पाठाच्या पहिल्या भागात फॉर्मद्वारे अपलोड केलेल्या फाईलच्या विशिष्ट प्रॉपर्टीज कशा मिळवायच्या ते पाहिले
आता ही फाईल अपलोड करणे आणि सध्या रिकाम्या असलेल्या अपलोडेड फोल्डरमधे स्थलांतरित करणे हे पाहू
आपण वेब सर्व्हरवर असलेल्या टेम्पोररी एआरईए बद्दल बोलत होतो
ह्याचा फारसा उपयोग नाही
येथे सर्व प्रॉपर्टीज आहेत
समजण्यासाठी प्रॉपर्टीज ओएफ ठे अपलोडेड फाइल अशी कमेंट लिहू
आपल्याकडे सर्व स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत
त्यांना लक्षात राहतील अशी व्हेरिएबलची नावे दिल्याने प्रत्येकासाठी वेगळ्या कमेंटची गरज नाही
आपण येथे एरर आहे का हे तपासण्यासाठी आयएफ स्टेटमेंट बनवू
जर एरर कोड शून्यपेक्षा जास्त असेल तर तो एरर कोड द्वारे दिला गेला होता आणि पुढे डाई लिहू
आणि आपण एरर मेसेज देऊ फाइल कोल्डंट
किंवा एरर अपलोडिंग फाइल कोड एरर
हे युजरला एरर कोड दाखवेल
आता एल्से चा भाग बघू
हे सोपे आणि एका ओळीत ठेवण्यासाठी येथे कर्ली ब्रॅकेट्स समाविष्ट करू
आता एल्से मधे move uploaded file हे फंक्शन वापरणार आहोत
नंतर टेम्प हे टेम्पोररी नाव घेऊ जे ह्या फंक्शनचे पहिले पॅरामीटर आहे आणि दुसरे डेस्टिनेशन
म्हणून येथे अपलोडेड फोल्डर असेल
येथे अपलोडेड आणि फॉरवर्ड स्लॅश टाईप करू
आणि शेवटी फाईलचे नाव जोडणार आहोत जी अपलोड केली जाणार आहे
म्हणून येथे नामे असेल
हे दाखवत आहे की युजर केवळ इंटर व्हेरिएबल जोडत आहे
अन्यथा हे टाईप करावे लागेल
उदाहरणार्थ टेम्प नामे
टेम्प व्हेरिएबलच्या जागी कॉपी पेस्ट करा
हे अव्यवस्थित आणि वाचण्यास अवघड जाते
त्यामुळे ही व्हेरिएबल्स येथे लिहिणे जास्त सोपे आहे
हे असेच ठेवू
आणि शेवटी अपलोड कंप्लीट हा मेसेज एको करू
हे करून बघू
आता पेजवर जाऊन इंट्रो टीओ अवी ही फाईल निवडू
अपलोड क्लिक केल्यावर अपलोड कंप्लीट हा मेसेज दिसेल
आपली फाईल तपासू
अपलोड फोल्डर
अपलोडेड सुब directoryक्लिक करा
फाईल येथे आलेली दिसेल जी आधी वेब सर्व्हरवरील टेम्पोररी डायरेक्टरी मधे होती
येथे यशस्वीरित्या फाईल अपलोड झाली आहे
आणखी काही गोष्टी करणे गरजेचे आहे
दुसरे आयएफ स्टेटमेंट उंडो करा किंवा हे आयएफ स्टेटमेंट उंडो करा
येथे फाईलचा विशिष्ट प्रकार तपासू जो अपलोड करायचा नाही
उदाहरणार्थ अवी फाईल अपलोडेड व्हायला नको आहेत
त्यासाठी टाईप करू आयएफ एरर इस बिगर थान zeroतर फाइल अपलोड करू नका
किंवा एल्से च्या आत नवे आयएफ स्टेटमेंट लिहू
येथे नवा ब्लॉक बनवू
आणि कंडिशन्स फोर ठे फाइल अशी कमेंट लिहू
टाईप करू आयएफ कंसात व्हेरिएबल टाईप t y p ई दोन वेळा इक्वॉल टीओ चे चिन्ह व्हिडिओ स्लॅश अवी
तुम्ही पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे जो आपण एको केला होता तो टाईप व्हिडिओ स्लॅश अवी होता
आणि आपण म्हणत आहोत जर तो व्हिडिओ स्लॅश अवी असेल तर फाईल अपलोड करा
हे खाली सरकवू आणि ते एल्से ब्लॉक मधे समाविष्ट करू
येथे जर टाइप इक्वॉल टीओ व्हिडिओ स्लॅश अवी तर डाई आणि कंसात थाट फॉर्मॅट इस नोट एलोव्ड हा एरर मेसेज टाईप करा
आता ही फाईल अपलोडेड डायरेक्टरी मधून डिलिट करू आणि मूळ पेजवर जाऊ
इंट्रो डॉट अवी निवडा
अपलोड क्लिक करा
फॉर्मॅट इस नोट एलोव्ड हा मेसेज दिसेल
अपलोडेड डायरेक्टरी वर गेलो तर फोल्डर रिकामा दिसेल
काहीही अपलोड झालेले नाही
आता अवी ऐवजी पीएनजी एक्सटेन्शन असलेल्या इमेजेस ला प्रतिबंध करायचा आहे
येथे बदल करू आणि फाईल अपलोड करू
हा स्वीकारला जाणारा फाइल formatअसल्याचे दिसेल
अपलोड कंप्लीट मेसेज मिळाला
ती अपलोडेड फोल्डर मधे स्थलांतरित झाली
हे पुन्हा डिलिट करू
मी चुकून कॅन्सल केले
पुन्हा डिलिट करू
आपण पाहिले की विशिष्ट टाइप कसा स्पष्ट करायचा
तसेच विशिष्ट फाईल साईज देखील स्पष्ट करू शकतो
त्यासाठी टाईप करा ओर व्हेरिएबल साइझ ओर ऑपरेटर टाईप करा इस बिगर थान हाल्फ आ मेगाबाईट
ही संख्या megabyteच्या अर्धी आहे म्हणजेच पाच लाख बिट्स चुकले बाइट्स
मी बाइट्स ऐवजी बिट्स म्हटले
हे पाच लाख बाइट्स आहेत जे शून्य पूर्णांक चार मेगाबाईट्स एवढे आहे
आत्ता येथे केवळ अर्धे मेगाबाईट लिहू
हे साईजचे मूल्यांकन करेल आणि सांगेल की हे अर्ध्या मेगाबाईट पेक्षा जास्त आहे
हे मेसेज आहे थिस फॉर्मॅट इस नोट एलोव्ड
त्यात बदल करून फॉर्मॅट नोट एलोव्ड ओर फाइल साइझ टू बिग हा मेसेज लिहू
ह्या प्रत्येकासाठीही आयएफ स्टेटमेंट बनवू शकतो
जे फाईल टाईप आणि तिचा आकार यांचे मूल्यांकन करेल
त्यासाठी ही कंडिशन घेऊन ते दुस या आयएफ स्टेटमेंटमधे लिहिणे गरजेचे आहे
आता मागे जाऊन फाईल निवडू
तिथे असल्याची खात्री करू
अपलोड क्लिक करा
फॉर्मॅट नोट एलोव्ड मेसेज दिसेल
मागे जाऊन कोड पाहिला तर फाईलचा टाईप पीएनजी नाही
पण तिचा साईज दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे
येथे 2 मिलियन म्हणजेच 2 मेगाबाईट्स करू
रिफ्रेश करून रिसेंड करा
आपली फाईल अपलोड झालेली दिसेल
कारण तिचा आकार एक मेगाबाईट आहे
आत्ता फाइल अपलोड संदर्भात एवढेच
जर तुम्हाला वेब सर्व्हरवर काही प्रकारच्या किंवा फार मोठ्या फाईल्स नको असतील तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे पुरेसे आहे
वेबसर्व्हरवर मोठ्या फाईल्स नको असल्यास नियंत्रण ठेवण्यासाठी हे उत्तम आहे
हे बनवायला अगदी सोपे आहे
सराव करा आणि त्याची उपयुक्तता जाणून घ्या
आपल्या शंकांसाठी आमच्याशी संपंर्क साधा
अपडेटेड किंवा नवीन व्हिडिओबदद्ल काही आधिसूचना हवी असेल तर कृपया subscribeकरा
हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजन भांबळे यांचा आहे
धन्यवाद